व्यायाम चा रुम खुप सुंदर दिसत आहे. वरती पी.ओ. --

बा बाहेर सौरऊर्जा ची प्लेटांचे लाइट लावले अस वाटतय निळ्या कलरच दिसतय.

एक लारीवर टमाटे बटाटे दुसऱ्या लारीवर काकडी सेवगाच्या शेंगा --

टेबला वर दवा कारन्याच्या वस्तू पडलेल्या वाटतंय डायरी पडलीय बाजुला काचेचे केबीन सारखे आहे.

मंदिराजवळ खुप सारे लोक उभेयेत. बाकी लोक खाली बसले आहेत चटई वर.